आणि दरवाजा मागे पण काही हिरवी झाडे आहेत.

गोडाऊन किवा शोरूम असावे असे वाटते.

ऐकणाऱ्यांमद्धे काळ्या पिवळ्या लाल रंगाची शर्ट घातलेली मूल दी--

वेगवेगळ्या प्रकारचे फळं आहेत हिरवे केशरी --

एक माणूस त्याच्या गाडीवर बसलेला आहे.

बरीच प्रकारचे वस्तु आहे दुकाना बाहेर झाडू आहे.

अ निळी आणि लाल रिंग आहे.

हा काही मूल उभे आहेत.

आतमध्ये लाइट सुरू आहे बाहेर एक पटांगण दिसतंय मोकळ त्याच्यावर हिरव हिरव गवत आलेल आहे आत मध्ये लोक असावीत.